नमस्कार
इंट्रोडक्शन टु नेटबीन्स इदे च्या पाठात आपले स्वागत
ह्या पाठात नेटबीन्स संबंधी प्राथमिक ओळख करून घेणार आहोत
नेटबीन्स हे विनामूल्य व खुले स्त्रोत असून इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट एनव्हायर्नमेंट wwwnetbeansorg वर उपलब्ध आहे
हे अनेक घटक एकत्र जोडण्याची परवानगी देते
विविध स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आणि प्रगत टेक्स्ट एडिटर्सची सुविधा देते
गुई प्रदान करून प्रोजेक्टची निर्मिती व डिझाईन करण्याची तसेच डेटाबेसेसचीही सुविधा देते
हा पाठ पूर्ण करण्यासाठी जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे
या पाठात स्टँडर्ड प्रोग्रॅमिंग टर्मिनॉलॉजिज वापरल्या आहेत
नेटबीन्स सुरू करण्यासाठी उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 1104 आणि नेटबीन्स इदे वर्जन 711 वापरणार आहोत
या पाठात नेटबीन्सचे इन्स्टॉलेशन पाहणार आहोत
आता नेटबीन्सच्या इंटरफेसची माहिती करून घेऊ
सँपल जावा प्रोजेक्ट बनवू
प्रथम इदे इन्स्टॉलेशन पाहू
wwwnetbeansorg वरून नेटबीन्स डाऊनलोड करता येते
ही मुख्य अधिकृत साईट आहे
साईटच्या मुख्य पानावरील डाऊनलोड लिंकवर क्लिक करा
उघडलेल्या पुढील पानावरील शेवटच्या कॉलममधील डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक करा
ज्यामधे इदे ला आवश्यक असलेल्या सपोर्टेड टेक्नॉलॉजीज आणि ग्लासफिश सर्व्हरचा समावेश आहे
तसेच नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी जावा डेव्हलपमेंट किट जेडीके इन्स्टॉल करणे गरजेचे आहे जे javasunकॉम वरून डाऊनलोड करता येते
येथे गेट जावा गेट जावा लिंकवर क्लिक करून नेटबीन्स आणि जेडीके बंडल हे दोन्ही डाऊनलोड करण्यासाठी लिंक सिलेक्ट करा
उघडलेल्या पुढील पानावरील ऑपरेटिंग सिस्टीमला अनुरूप असलेली सेटअप फाईल सिलेक्ट करा
उबंटुवर सेटअप फाईल डॉट श श फाईल म्हणून डाऊनलोड होईल
म्हणजेच शेल स्क्रिप्ट फाईल
टर्मिनलवर जाऊन ही फाईल कार्यान्वित करा
प्रॉम्प्टवर नेव्हिगेट करून डाऊनलोडेड सेटअप फाईल ज्या डिरेक्टरीमधे संचित केली आहे तिथे जा
श पुढे डाऊनलोड केलेल्या फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा
काही क्षणातच इन्स्टॉल सुरू होईल
स्क्रीनवर इन्स्टॉलर उघडेल
सिस्टीमवर इदे इन्स्टॉल करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या सूचना पाळा
इन्स्टॉलरमधून बाहेर पडू
नेटबीन्स विंडो उघडू
उबंटु ऑपरेटिंग सिस्टीमवर नेटबीन्स उघडण्यासाठी मेनूतील एप्लिकेशन्स ऍप्लीकेशन्स खालील प्रोग्रॅमिंग्ज प्रोग्रॅमिंग मधील नेटबीन्स इदे आयकॉनवर क्लिक करा
प्रथम इदे लाँच केल्यावर नेटबीन्सचे स्टार्ट पेज उघडेल
इदे विंडोमधे दिसतील मेनूबारवरील मेनू टूलबार्स आणि वर्कस्पेसेस ज्यात फाईल सिस्टीम विंडो रनटाईम विंडो आणि आऊटपुट विंडो यांचा समावेश होतो
नेटबीन्समधे वापरल्या जाणा या बहुतांश कमांडस मुख्य मेनू प्रदान करते जसे की प्रोजेक्टस बनवणे एडिट कंपाईल व कार्यान्वित करणे आणि डीबग करणे
मेनूबार खालील टूलबार वारंवार वापरल्या जाणा या अनेक कमांडससाठी बटणे प्रदान करतो
वर्कस्पेस म्हणजे विशिष्ट प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वापरल्या जाणा या विंडोजचा संच
जसे की वर्कस्पेस विंडो ज्यात एडिटिंग करतात प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर मिळणारा आऊटपुट डिबगींगची विंडो इत्यादी
सँपल जावा प्रोजेक्ट बनवू
त्यासाठी फाइल फाईल मेनूतील न्यू प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करा
न्यू प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट विझार्ड बॉक्समधील कॅटॅगरीज खालील जावा जावा निवडा
प्रोजेक्टसखालील जावा एप्लिकेशन्स जावा ऍप्लीकेशन्स निवडून नेक्स्ट नेक्स्ट वर क्लिक करा
नामे एंड लोकेशन नेम अँड लोकेशन विझार्ड पेजमधे प्रोजेक्टला कीबोर्डरीडर असे नाव द्या
सेट एएस मेन Projectसेट एस मेन प्रॉजेक्ट चा चेकबॉक्स सिलेक्ट करून फिनिश फिनिश क्लिक करा
प्रोजेक्ट तयार होऊन ते इदे मधे उघडेल
एकदा प्रोजेक्ट तयार झाले की इदे विंडोच्या डावीकडे प्रोजेक्ट विंडो आपल्याला दिसेल
यात प्रोजेक्टच्या घटकांचा ट्री व्ह्यू दिसतो
सोर्स फाईल्स व आवश्यक त्या लायब्ररीज ह्यात असतात
उजवीकडे सोर्स एडिटरमधे KeyboardReaderjavaकीबोर्डरीडरजावा ही फाईल उघडली आहे
मेन क्लासमधे जावा कोड टाईप करू
हा कोड कीबोर्डवरून इनपुट घेईल आणि इनपुट पूर्णांक की अपूर्णांक संख्या हे सांगणारे आऊटपुट देईल
हा क्लिपबोर्डवरील कोड कॉपी करून इदे वर्कस्पेसवरील कोड वर पेस्ट करू
आता प्रोजेक्ट कार्यान्वित करायचे आहे
नेटबीन्स इदे वर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्याच्या तीन पध्दती आहेत
पहिल्या पध्दतीत प्रोजेक्ट विंडोतील प्रोजेक्ट नोडवर क्लिक करा आणि contextualकॉंटेक्सचुयल मेनूतील रन रन वर क्लिक करा
किंवा टूलबार वरील रन प्रोजेक्ट रन प्रोजेक्ट बटणावर क्लिक करा
प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील एफ6 चा उपयोगही करू शकता
प्रोजेक्ट नोड राईट क्लिक करून रन रन वर क्लिक करा
जावा ऍप्लीकेशन कार्यान्वित होताना इदे तयार होऊन ऍप्लीकेशन कोड कंपाईल होतो आणि वर्कस्पेसच्या खाली आऊटपुट विंडो उघडली जाऊन त्यामधे प्रोग्रॅम कार्यान्वित होतो
आता इदे Enter एनी नंबर असे प्रॉम्प्ट करत आहे
कोणतीही एखादी संख्या टाईप करून एंटर दाबा
हे इनपुट पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहे हे दाखवत आहे
आता असाईनमेंट करा
KeyboardInputReaderकीबोर्डइनपुटरीडर प्रोग्रॅमचा पुढील भाग म्हणून तापमान रूपांतर करणारा प्रोजेक्ट लिहू
जे इनपुट म्हणून तापमान घेईल
फॅरनहीटचे सेल्सियस मधे तसेच उलट देखील रूपांतर करा
आणि रूपांतरित टेंपरेचर आऊटपुट विंडोमधे दर्शवा
आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे
ती असाईनमेंट कार्यान्वित करा
प्रोग्रॅम आऊटपुट विंडोमधे एंटर द इनपुट टेंपरेचर असे प्रॉम्प्ट करेल
सँपल टेंपरेचर म्हणून फॅरनहीट मधे 40 टाईप करा
आणि हे सेल्सियस मधे रूपांतर केलेले टेंपरेचर दाखवेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
नेटबीन्स शिकण्यासाठी शुभेच्छा